तो पाणी प्याला आलाय बहुतेक तिथं उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्यांची गरज लागते.

ट्रॅफिक सिग्नलचा बोर्ड असलेला एक --

ह्या जिममध्ये म्हणजेच व्यायाम शाळेमध्ये--

रथ आहे तिथे रथ दिसलय अ--

खूपच जून असं आहे दगडच बांधकाम दिसतंय.

काळा माणूस आहे तो पालथी मंडी घालून बसला आहे.

आणि त्यांची माळ करून हि देवाला घातली जाते हार करून.

हे त्या पिवळ्या कलर मध्ये उठून दिसू दिसायला फा--

असं डेकोरेट केलय गेट सारखं बहुतेक तिथे फ़ंक्शन आहे.

ते हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये चिल्ड्रेन पार्क आहे जिम आहे|

इथं रिसेप्शन म्हणू लिहिलय रिसेप्शन काउंटर ला--

सुंदर अस शेताचा एक फोटो आहे त्या शेताच्या बाजूनी रोड गेलाय.